कारण इकडे आता कसं उन्हाळा असल्यामुळे दिवसा खूप चिडचिड होते ना. आणि दिवसा tuition मधे म्हणजे मुलं जायला कंटाळा करतात. त्यामुळे तिला आता सकाळची tuition लावून दिलेली आहे. सकाळी आठ ते दहा थंडीची वेळ राहते. आणि थंडीच्या वेळेमधे tuition ती करू शकते . नाही काय? आणि सायंकाळची वेळ आहे. तर सायंकाळच्या वेळेला मुझे मुलांसोबत खेळायला मी पाठवू शकते तिला. आजूबाजूला थोडंसं खेळू शकते ती. त्या म्हण त्याबद्दल म्हणजे, मी काही ठरवलेलं नाही तशी. आता यांचं हे झालं की मग मी पण फिरायला जाणार कुठं बाहेर. नाही काय? ठीक आहे. मग नंतर भेटू आपण. भेटू. बोलू. ठीक आहे? धन्यवाद. ठीक आहे मग Bye आपन उद्या बोलु या हेच वीचाराचे होते तुमचे हाल चाल वगैरे कसे कायनाय अता मला कळला बरच वाटला की तुमचा हाल चाल वगैरे सवास्थ पानी वगैरे तर आता आपण उद्या बोलूया. आता खूप वेळ झालेली आहे. हा विषय खूप मोठा विषय आहे माझे नाव अह शुभम तर मी लॉक डाऊन विषयी बोलणार आहे तर अह लॉकडाऊन

प्रत्येक देशाने आपापली व्यवस्था लावली लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर लॉकडाऊन हा अह दोन हजार वीस साली अह भारतात लावण्यात आला. लॉकडाऊन चे तीन अह स्टेप होतात. तीन लाटा लॉकडाऊन मुळे वाचवण्यात आल्या. नाहीतर हि लाट खूप अह मोठ्या संख्येत झाली असती तर अह कोरोनामुळे लोकांना सर्दी खोकला हा तर common झालाय सगळीकडे

कोरोना विषाणू त्याचे खुप काही घटक अह दिसले तरीही कोरोनाचे patient खूप प्रमाणात अह लगातार वाढत वाढत त्यांचा अह step पण last पर्यंत आल्यात आणि खूप लोक दगावले पण हे patient ला control ठेवण्यासाठी पण कोरोना हा आजार म्हणजे खोकल खोकल्याने किंवा हात लावल्याने पसरतो तर ते नियंत्रण करण्यासाठी

तर लॉकडाऊनमुळे अह खूप व्यवस्थानात त्याचा प्रवाह पडला. लॉकडाऊन म्हणजे काय लॉकडाऊनमध्ये आपण सगळे काम बंद करून घरी बसायचो व लोक घरातून बाहेर कुठेच जायचो नाही ते म्हणजे लॉकडाऊन तर हा लॉकडाऊनचा प्रग सगळ्यात मोठा म्हणजे अह industry वर खूप कारखान्यावर पडला. आणि कारखान्याचे जे मजूर असतील त्या मजुरांवर हा लॉकडाऊनचा फरक पडला लॉकडाऊन मुळे सगळ्या कंपन्या बंद पडल्या. सगळ्या कंपन्यांना मजुरांना घरी बसायला लागल मजुरांना घरी पाठवल्यामुळे मजुरांची अह जी वेतन आहे

व त्याचा परिणाम आज आपल्याला भेटत आहे आज दोन हजार तेवीस साल या साली सुद्धा लॉकडाऊनचे खूप परिणाम दिसत आहेत. लॉकडाऊन मुळे सगळ्यात मोठा तोटा म्हणजे विद्यार्थ्यांना झाला तर ते विद्यार्थी त्यांचे दोन ते तीन वर्षे लॉकडाऊन मध्ये गेले. तर लॉकडाऊन मध्ये शाळा वगैरे सगळं बंद होते.

त्याचं सगळं शिक्षण वगैरे करू लागले पण अह मोबाईल वर पाहून जे प्रत्येक विद्यार्थी त्याच लक्ष केंद्रित करू नाही शकला. त्यामुळे खूप आर्थिक अह आर्थिक शैक्षणिक म्हणा खूप अह उलाढाल झाली त्या time ला तर लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाचे पेशंट आणि त्यांचा रेट खूप कमी झाला कोरोना बाकी अह काही देशांमध्ये बाकी देशांमध्ये खूप वाढत होता. according to अह WHO कोरोनाचे पेशंट हे अह रशिया या देशात खूप वाढत होते. तर भारताने हा निर्णय लॉकडाऊन चा निर्णय खूप आधीपासूनच लावून घेतलेला. तर लॉकडाऊन लावल लॉकडाऊन लावल्यामुळे अह सगळ्या देशांच्या फायदा झाला. लॉकडाऊन लावून आपल्या सगळेच देश जे काही काम करत असेल ते सगळे काम थांबवण्यात आले व ते थांबवलेली काम online mode मध्ये म्हणा कम्प्युटर अह online mode work from home हे हे होते त्या time ला व्यवस्था खूप चालली. सर्व घरी बसून काम करू लागले व ज्यांचे काम कारखान्यात होते. त्यांचे सर्व कामही थांबून गेले व त्यांना वेतनही भेटलं नाही तर यामुळे खूप आर्थिक स्तिथी खूप काही देशांची कमी झाली. व भारत देश सगळ्या देशांना अह medicines म्हणा सगळं पुरवू लागला तर लॉकडाऊनचा काळ तेव्हा संपला. जेव्हा कोरोनाची वॅक्सीन आली कोरोनाची वॅक्सीन हि तरी एक ते दीड वर्ष लागला कोरोना वॅक्सीन घ्यायला कोरोना वॅक्सीन भारताने

त्यांच्या छातीमध्ये कफ वगैरे होऊन अह तेच होत ते तो rate खूप कमी झाला कोरोना वॅक्सीन घेऊन पहिले तर अह म्हाताऱ्या लोकांना

सगळ्या जो लोकांना वाटण्यात आली हि कोरोना वॅक्सीन अह भारतात free of cost देऊ लागले. free of cost देऊ लागले. पण भारत सोडून सगळ्या देशात हे कोरोना वॅक्सीन rate म्हणजे किंमत लावून घेत होते तर भारत सरकारने त्याचा निर्णय घेतला व आपली आर्थिक परीस्थिती चांगली असल्यामुळे भारत देशाने हि सगळी कोरोनाची वॅक्सीन free of cost वाटली व त्या कोरोना वॅक्सीन चा फायदा सगळ्या संपूर्ण भारतालाच तर नव्हे संपूर्ण जगाला त्याचा फायदा झाला. कोरोना वॅक्सीन मुळे सगळे patient बरे होऊ लागले त्यांची humanity वाढू लागलेय कोरोना हा विषाणू ज्यांची humanity कमी असेल त्या व्यक्तीवर खूप प्रभावित होतात आणि ज्यांची humanity strong असलं त्यांच्या या शरीरावर कोरोना हा काहीच करू शकणार नाही आता खूप काही लोक होते आता जे फक्त कोरोना नाव ऐकल्यावर तर ते सगळी भीती लॉकडाऊन मधून निघून गेली. लॉकडाऊन जेव्हा संपले तेव्हा सगळी व्यवस्था सुरळीत झाली हि व्यवस्था सुरळीत व्हायला हवी परंतु अर्धा एक वर्षाचा कालावधी लागेल ना

आर्थिक परिस्तिथी खूप कमी झाली. तर भारत हा देश या देशाने कोरोनासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या अह गोळ्या मेडिसिन संपूर्ण जगाला पुरवल्या. तर चायना या देशामुळे कोरोना वायरस आला. कोरोना वायरस आला चायनातील अह अह वेगवेगळ्या संस्था होत्या या संस्थांनी विषाणू हा आम्ही तयार केलेला नाही पण मग WHO ने ठरवलं कि हा विषाणू तेथीलच असलं. तर शिक्षण शिक्षण किती महत्त्वाचं झालं आहे ना आजकाल आजकाल शिक्षणाशिवाय तर काही होतच नाही लहानापासून मोठे होत पर्यंत शिक्षण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली आहे विद्या हेच परब्रम्ह समजायला पाहिजे आपण तर आता आपण लहानाचे मोठे होतं जेव्हापासून आपण जन्माला येतो तेव्हापासून शाळेत जायच्या आधी आपण सगळ्यात आधी आपण आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई असते असं का बरं कारण आपण चालायला आपण बोलायला आपण कुणाशी वागायला कुणाशी व्यवहार करायला कुणापासून शकतो तर ते म्हणजे आपली आई आपला सगळ्यात पहिला गुरु

जर आपण joint मोठ्या परिवारात राहत संयुक्त परिवारात राहत असलो तर मग आपल्याला कळते की आपण कसं वागायला पाहिजे आपल्याला काही ना काही शिकवत असतात की आपण कसं वागायचं कसं बोलायचं कसं काय करायचं त्यानंतर आपण हळूहळू मोठे होत जातो शाळेत जातो मग शाळेत जाऊन शिक्षण घ्यायला सुरुवात करतो आता शिक्षण शिक्षण किती महत्त्वाचं हे तेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा आपल्याला मजा येते नवीन नवीन मित्र दिसतात नवीन नवीन तिथे गेल्यावर एका शाळेत गेल्यानंतर आपण एक वेगळंच आयुष्य जगतो जसं सकाळी घरून जात असता जर शाळेत गेलो तर एकदा काय शाळेत पोचलो की शाळेमध्ये होतात आपले वर्ग वर्ग झाले की मग मधात एक छोटीशी सुट्टी होते जिथे आपण बसून सगळे एक सोबत बसून जेवण करतो जेवण झालं ते पण जेवण करण्यात किती मजा येते ना छोटे छोटे डबे

आपला केलेला अभ्यास नाही शिक्षण म्हणजे ते की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय शिकत आहोत आपण कसं बनवत आहोत हे सगळं शिक्षण आहे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक वाचन पुस्तकांवर पुस्तकं पुस्तकांवर पुस्तक पुस्तक वाचलेले शिक्षण नव्हे शिक्षण म्हणजे ते ज्याच्यातून आपण एक चांगला व्यक्तिमत्व बनतो त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात काही घडतो कधी कधी असे पण खूप लोक असतात जे अनपढ असतात त्यांना काही येत नाही पण त्यांच्यासोबत बोलल्यावर कळते की त्यांनी आयुष्यातून किती काही शिकलेला आहे आणि तेच आपण इतके पुस्तक वाचून जे शिकू शकत नाही ते आपण आयुष्यातून शिकतो आयुष्यातून जो माणूस शिकतो

कारण आयुष्य प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळं दाखवतो पुस्तक हे सांगत नाही. त्या ठरलेल्या असतात ठराविक गोष्टी असतात की बस हेच आहे हेच आहे हेच आहे हो की नाही परत आपण शिक्षणाबद्दल आता जर आपण मोठा मोठा झाले मोठे झाले की मग, मोठ्या मोठ्या वर्गात जातो त्या वर्गामध्ये शिक्षणाचे जे असते आता ते तू सांग तुला कसं काय वाटते की कसं काय असते आपल्या शिक्षणाचं सगळं सामोरे जसं जसं आपण मोठं

समोर काय करायचे काय नाही हे कळते परंतु शिक्षणाचे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके ज्ञान घेणे केवळ पुस्तकांमध्ये घुसून राहणे हेच नसते जसे गांधीजींनी म्हटले होते की माय माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो मरेपर्यंत तो एक विद्यार्थीच असतो आयुष्यात आपण प्रत्येक क्षणांमध्ये प्रत्येक वेळी मध्ये शिकत राहतो कोणती ना कोणती गोष्ट जसे बघ ना मी मागे गाडी शिकत होती तर त्यावर मी दोनदा पडली परंतु उठली आणि आणि त्या पडण्या उठण्यातूनच मी गाडी शिकले ते पुस्तके ज्ञान नव्हते ते बाहेरचे ज्ञान होते म्हणजे याचे तात्पर्य असे आहे की आपल्याला हे शिक्षण फक्त पुस्तकातून मिळत नसते हे आपल्याला आयुष्याच्या अंदाजातून पण मिळत असते जसे बघ ना बहिणाबाई चौधरी ह्या शाळेत कधीही गेल्या नव्हत्या परंतु त्यांचे इतके छान कवयित्री पण राहिलेले नाही असंच असते की शिक्षण आपण आपल्या प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक आयुष्य तून घेत असतो प्रत्येक आयुष्याच्या स्पंदातून घेत असतो

शालेय जीवनाचे शिक्षण म्हटले तर त्यात मुख्यतः तीन भाग पडतात एक प्राथमिक शिक्षण एक माध्यमिक शिक्षण आणि एक उच्च शिक्षण आता प्राथमिक शिक्षणाचा जर विचार केला तर प्राथमिक शिक्षण म्हणजे काय प्राथमिक शिक्षण म्हणजे जे आपण पहिली ते चौथी जे शिकतो ना ते प्राथमिक शिक्षण आता यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळते सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी

मग तो काही धरून चालायला लागतो मग काही दिवसानंतर हात सोडून स्वतःची हिम्मत गाठून तो चालायला लागतो तसाच सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण जर प्राथमिक शिक्षणाचा आपल्याला व्यवस्थित मिळालेला नाही तर आपण माध्यमिक शिक्षण म्हणा की उच्च शिक्षणणा कायच घेणार ना जर घर बांधायला घराचे खालची जमीन

प्राथमिक शिक्षणामध्येच आपण शिकतो त्या सगळ्या लहान लहान गोष्टी ज्या आपण सामोर जाऊन माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षणामध्ये गरजेच्या असतात

ते बघितलं तर आधी असं असायचं की प्राथमिक शाळा असायच्या फक्त सरकारच्या असायच्या पण आजकाल जसजसं आपण बघत आहे जसं जसं हा जसं जसं आपले तरक्की होत आहे जसं जसं विज्ञान प्रगती करत आहे सगळे लोक सरकारी शाळा सोडून private शाळांकडे जास्त वाढत आहेत सगळ्यांना असं वाटते की सरकारी मध्ये काय आहे त्या master ला काय येतं ना

कायच फरक पडणार आहे ना जो मुलगा एका सरकारी शाळेमध्ये अ आ इ ई उ ऊ ए ए शिकेल तो तिथे abcd पण शिकणारच आणि तोच मुलगा जो private शाळेमध्ये आहे तो पण तेच शिकेल ना प्राथमिक शिक्षणामध्ये असा काय फरक पडणार आहे त्या मुलाचा सांग तुला काय वाटते याबद्दल अगदी बरोबर आहे प्राथमिक शिक्षण ही खूप म्हणजे समज की जे आजचे collector होऊन गेले जे जिल्हाधिकारी वगैरे होऊन गेले त्यांना कुठे मिळालं एवढं महागाचे शिक्षण कुठे ते private शाळे मध्ये वगैरे गेले ते तर सरकारी शाळेमध्ये होते ना मग त्यांनी काय चांगलं शिक्षण नाही घेतलं शिक्षण म्हणजे की मुलाला खूप महागाच्या शाळेत टाकणं किंवा मुलाला खूप सोयी सुविधा देणार हेच नसते मुलाला किती शिक्षण मिळत आहे तो किती ज्ञान प्राप्त करत आहे याचा अर्थ म्हणजे शिक्षण होतं तो ते शिक्षण कुठे तोते शिक्षण कुठे त्या शिक्षणाचा तो कुठे उपयोग करू शकतो त्या शिक्षणाचा तो किती चांगला किंवा किती वाईट उपयोग करतो हे म्हणजे शिक्षण होते जसं सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले समजून घे सावित्रीबाई फुलेंनी त्या स्वतः शिकलेल्या नव्हत्या परंतु त्यांचे परंतु त्या ज्योतिबा फुलेंकडून शिकल्या आणि त्यांनी त्या शिक्षणाचा इतका चांगला सदुपयोग केला की आज भारतातल्या प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार आहे नाहीतर काय भारतातील मुलगी तर चूल आणि मुल याच्या अलावा तर काही करतच नव्हती बरोबर आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला तर त्या पुण्याईमुळे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जेवढे केलं ते त्यांची पुण्याई आपण कधी विसरू शकत नाही त्यांनी जे केले ते कोणीच आपल्यासाठी केलं नसतं त्यांच्यामुळे आज आपण मुलगी असून आपल्याला शिकायचा अधिकार आहे आपल्याला चार लोकांमध्ये बोलायचा अधिकार आहे याच्यावरूनच कळते ना आपल्याला की शिक्षण हे किती किती महत्त्वाचं असतं आधी होतं फक्त चूल आणि दुसरं म्हणजे मुल त्यामुळे खूप सार्‍या स्त्रियांना ना कुठे बोलायचा अधिकार होता ना काही करायचा अधिकार होता त्यातच साध्या आपल्या घरात आपले मत मांडू शकत नव्हत्या पण जसं जसं आता आपण शिकत आहे आपण सामोरे जात आहे आज-काल स्त्री हेच पुरुषांपेक्षा कमी नाही कुठे पण गेलं कोणत्या पण पदवीवर गेला कुठे पण पहा स्त्री असतेच जर तुम्ही

पदवी घेऊन किती मोठी degree घेऊन काय करत आहे शिक्षण म्हणजे ते की तुम्ही त्या degree चा उपयोग करून चार लोकांना कशी मदत करत आहे तुमच्या त्या degree चा तुमच्या त्या पदवीचा समाजाला काही फायदा होत आहे का तुम्ही सामाजिकता काही करत आहे का ज्याने समाजामध्ये समाजाची मदत होईल असं जर तुम्ही काही केलं तर तुमच्या शिक्षणाला अर्थ आहे त्यांनी जर असा विचार केला असता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी की आम्ही तर शिकलो आम्हाला काय करायचं आता बाकीच्यांचं तर आज आपण शिकू शकलो असतो का आज आपण नाही ना तेच माझं म्हणणं की त्यांच्या पुण्याईमुळे आपण शिकत आहे त्यांच्या पुण्याईमुळे आपण इतकं सामोरे जात आहे तर तसंच आपण जे शिकतो किंवा आपण जे पदवी मिळवतो त्याचाच आपण आपल्या समाजाला किती मदत होते त्याचे आपल्या समाजाला किती अं परिणाम पडते त्या पदवीने त्या degree ने आपण आपल्या समाजाला किती मदत करू शकतो हे सर्वात महत्त्वाचे

खूप कष्ट केले यांच्यामुळे आपण आपल्या शिक्षणाच्या सगळं सुरळीत चालतं शिक्षण करायला पाहिजे ते आपण सगळे करत आहोत आणि करू पण शकलो तुला काय वाटते जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याबद्दल तुला भरपूर काही माहिती आहे का हो ना बघ आपले जे शिक्षण मंत्री आहेत श्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळेच कितीतरी गरीब मुलांना free मध्ये शिक्षण मोफत शिक्षण करण्याची संधी मिळत आहे नाहीतर कुठे गरीब मुलांना शिक्षण मिळत नव्हते ते शिक्षणापासून वंचित राहत होते परंतु आता सर्व शिक्षा अभियान यासारख्या पुष्कळ साऱ्या मोहीम आल्या आहेत आदिवासी मुलांना scholarship सारख्या सोयीसुविधा मिळतात त्यामुळे त्यांना शिक्षणाची आणखी आवड निर्माण झाली आहे शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले जात आहे आणि शिक्षणाला खूप रुचकर सुद्धा बनवले आहे तसेच शिक्षण हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आवश्यक आहे जसे उज्वल भविष्यासाठी देशाच्या विकासासाठी खूप हे उज्वल भविष्य भूमिका बजावते कारण सुशिक्षित जर समाज आज आपण दोघे शिकलो किंवा आज मी आणि माझ्या मागे मुलगा शिकला तर दोघे पण आम्ही राष्ट्राचं नेतृत्व चांगल्याने गाजवू शकतो चांगले शिक्षण हे जीवनात खूप उद्देश पूर्ण करते जसे उन्नती सामाजिक स्थिती वाढवणे समाजाची आरोग्यता सुधारणे आर्थिक प्रगती राष्ट्राचे यश अशा खुप सार्‍या भूमिकांवर तुला काय वाटते बरोबर आणि बघ ना जसा एक मुलगा शिकला तर तो काय करेल तो फक्त तुझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे ते शिक्षणाचा दिवा लागेल तिच्या माहेरी तिच्या माहेरच्यांना सांगते की आई बघा असं असं असते आई बघा हे असं असं असते असं असं करायला पाहिजे की वेगळी असेल पद्धती बदलत असेल आधीचे लोक म्हणायचे की आम्ही आमच्या काळामध्ये पन्नास साठ टक्के घेतले तर आताच्या काळातले ते सत्तर अंशी टक्के आहेत आता असं का झालं तेव्हा कसं असायचं ना शिक्षण याबद्दल खूप कमी लोकांना माहिती होतं तेव्हाच्या लोकांना असं वाटायचं की आपली शेती आणि आपणच बरं तेव्हा शेती सर्वात श्रेष्ठ होती आणि नोकरी हे दुय्यम पदावर येत होती तर त्यामुळे आधीचे लोक जास्त शिक्षणावर लक्ष

आता आपल्यासाठी शिक्षण हे सर्व त्याच्यावरूनच आपल्याला कळते

तर जर आपण चांगला मी हे हे शिकले आहे पण तोच असा एखादा व्यक्ती आहे की दोन-चार वर्ग शिकला आणि त्याला कोणी विचारलं की तू किती शिकला तर त्याला लाज वाटते ना सांगायला मग पण आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी समाजासाठी मदत करणं हे आपलं नेतृत्व आहे हे आपलं कर्तव्य आहे तर सगळ्या मोठी गोष्ट आहे त्याचा जर फायदा कबाळ कष्ट करून भांडण करायचं पुण्यामध्ये त्या स्वतः आपल्या पतीकडून शिकल्या त्यानंतर त्यांनी मुलींना शिकवलं तर त्यांच्या सगळ्या मेहनत काय करू शकतो हे करायला पाहिजे तसंच पाहायला गेला तर शिक्षणाचा समान अधिकार मिळाला पाहिजे शिक्षण समान असले तर आपल्याला समान अधिकार मिळतो शिक्षण ते शिक्षणामुळेच आपण जर कुठे पुढे नोकरी करायला गेलो तर जर आपण दोन्ही जर same शिकून असले सारखे शिकून असले तर दोघांनाही सारखा पगार मिळते आपण आपल्या पायावर उभा असतो आणि आताच्या काळात तर स्वतःच्या पायावर उभे राहणं किती महत्त्वाचा आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तर मला वाटत नाही काही कारण आपण आपल्या पायावर उभा असणार तसं ऐकत नाही आपण आपल्या मनाने आपले स्वतःचे निर्णय घेऊ आपल्याला आपले निर्णय घेता आले पाहिजे त्यासाठी आपण शिकलो पाहिजे त्यासाठी आपण सामोरे जाऊन समोर बोललो पाहिजे त्याच्यातून आपल्याला करते की आपण किती काय शिकलो या ज्या आपण मोठ्या मोठ्या degree घेतो त्या degree मधून आपल्याला काय मिळालं हे सगळं आपल्याला शिक्षणातून कळते हो की नाही बरोबर ना अगदी बरोबर आहे तुला माहिती आहे का जागतिक स्तरावर जितकी जो विभाजन काढला जातो त्यामधून एकूण लोकसंख्येपैकी सदोउतीस टक्के लोकं भारतीय आहे जे निरक्षर आहे आपण सव्वीस टक्के भारतीय लोक लोकांना शिक्षण मिळत नाही का बरं तुला काय वाटते कारण हम्म कारण प्रत्येकाला मोफत शिक्षण किंवा कमी कशामध्ये शिक्षण मिळत नाही म्हणून मोफत शिक्षण ही खूप आवश्यक आहे शिक्षण हे लोकांना योग्य दिशा दाखवते त्यांचा विकासही करते

तुम्हाला शिक्षण घेतल्याने असा फायदा होऊ शकतो तुम्ही आणखी समोर जाऊ शकतात तुम्ही शेतीमध्ये तुमच्या आणखी प्रगती करू शकता असा आपण त्यांना समजून दिलं पाहिजे आपल्या देशाची भरभराट आणि प्रगती करण्याचा चांगला मार्ग म्हणजे मला तर सरळ शिक्षणाची वाटतं आणि यात शिक्षणाचा आहे आपल्या देशातील अर्ध्याहून अधिक लोक पैसे नसल्यामुळे शिक्षण घेत नाही किंवा त्यांना शिक्षणाची जी शाळा आहे ती खूप दूर असल्यामुळे ती लोक शिक्षणाला शिक्षण घ्यायला जाऊ शकत नाही जर ते शिक्षण घेईल तर मग त्यांना जेवायला काय मिळणार या भीतीने कुठे कोणते आई-बाबा तर शिक्षण घेऊ पण देत नाही इतके आपल्या भारतामध्ये परिस्थिती पण आहे परंतु कुठे कुठे बघ ना जे कुठे कुठे बघणार जे खूप अमीर घराण्यातले असतात त्यांना पुष्कळ छान शिक्षण मिळावं म्हणून त्यांना खूप दूर किंवा खूप चांगल्या शाळेमध्ये पाठवतात पण त्या असा काय फरक असतो जास्तीत जास्त जर त्याच्या जागी जर गरीब मुलांना पण शिक्षण मिळालं तर सगळे लोक छान साक्षर बनेल आणि भारताच्या प्रगतीमध्ये पण आपली सहायता करू शकेल बरोबर आहे आपल्या भारतामध्ये युवा पिढी किती आहे आता जे इतके जास्ती युवा पिढी तितका असा पहा म्हटले जाते की एक देश सक्षम त्याची युवा पिढी निर्माण दिसा महत्त्व युवा पिढीवरून बघितल्या जाते की त्या देशाची प्रगती किती होणार आता बघ ना आपल्या देशामध्ये भारतामध्ये किती युवा आहेत ना

त्यासाठी आपली सरकार काही करत आहे का आपण विचार करायला पाहिजे जसं बघ ना आता आपण शिक्षण तर घेतलं तू आणि मी आपण खूप मोठे मोठे शिकलो पण त्या शिक्षणाचा काही फायदा

आपण का बरं शिकतो आपल्याला नोकरी

किती असे आहे की शिक्षण घेणारे लोक भरपूर झाले पण आता ते शिक्षण घेऊन नोकरी किती लोकांना आहे असे जर आपण बघितले तर असे खूप कमी लोक आहेत कारण कसं झालं ना

सगळे शिक्षण तर घ्यायला लागले पण कसं शिक्षण घ्यायचं शिक्षणामध्ये पण फरक येतात सार्‍या गोष्टी येतात की कोणतं शिक्षण घ्यायला पाहिजे कोणत्या शिक्षणापासून आपल्याला मदत होईल कोणत्या शिक्षणापासून आपण समोरच्या लोकांना मदत करू असं आपल्याला शिक्षण घ्यायला पाहिजे की ज्याने सगळ्या लोकांना मदत होईल असं शिक्षण आपल्याला नेहमी घेतलं तर आपल्यालाच पुढल्या जीवनात कामी येईल हो की नाही असं म्हटलं असं बघायला गेलं तर शिक्षण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट तर आहेच पण एक महत्त्वाचं स्वतःला आत्मविश्वासाने भरू शकलो पाहिजे आपण स्वतःच्या पायावर उभे राहून काही करू शकलो पाहिजे हो की नाही अगदी बरोबर आहे तुझे म्हणणे बघ ना शिक्षणामुळे आपला आत्मविश्वास वाढदिवसाच्या आपल्याला मनोबल येते शिक्षणामुळे आपण समोर जाऊ शकतो दोन-चार शब्द बोलू शकतो कारण आपल्याला समोरच्याचे पण विचार माहिती असते पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण हे शिक्षण देण्यासाठी एक गुरुजी यायचे जे गावांमधील पूर्ण मुलांना शिकवायचे परंतु आताच्या शिक्षणामध्ये आणि पूर्वीच्या शिक्षणामध्ये फार फरक आलेला आहे जसे पूर्वीच्या काळामध्ये वेदांचे शिक्षण राहायचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद यासारख्या विधान मधून शिक्षण मिळायचे ते शिक्षण म्हणजे पण काही वेगळे शिक्षण नव्हते किंवा धार्मिक शिक्षण नाही म्हणता येईल त्याला ते पण विज्ञानाचे शिक्षण होते तिथले ते शिक्षण शिकून पण किती सारे ऋषीमुनी महामुनी कितीतरी बिमारींना ठीक करण्यासाठी सक्षम होते बस आता त्याचे नाव बदलवून science तंत्रज्ञान अशी गोष्ट झालेली आहे बघ ना आपल्या भारतामधूनच आर्यभट्ट यासारखे महान महान गणितज्ञ होऊन गेले तसेच किती सारे असे महापुरुष होऊन गेले की बा

त्यांची भरण्याच्या आधी त्यांची त्यांना त्यांनी बलिदान द्यायच्या आधी त्यांची इच्छा होती की भारतातील प्रत्येक मुला मुलीला मोफत शिक्षण मिळाले पाहिजे

किती साऱ्या private शाळा झाल्या आजकाल तर शिक्षण म्हटलं की बापरे असा विचार येते किती महाग झाले आजकाल एकेक आजकाल एकेक दीड दोन दोन वर्षाच्या मुलांचे दोन लाख जसं आपल्याच परिवारामध्ये बघ ना किती छोटेसे आपले भाऊ-बहीण त्यांना आता बरोबर चालायला शिकणे जे आता पाच वर्षाचे होऊन फक्त आता बोलायला शिकले त्यांच्या school ची fee त्यांच्या शाळेची fee एक लाख रुपये असते आणि आपण इतका शिकून आपल्याला पूर्ण कधी इतका खर्च आला नाही केला आपण but आज काय लोकांना असं वाटते की जितकी मोठी शाळा असं असतं का कोणत्या शाळेत आपण शिकलो किती पैसे खर्च करून आपण शिकलो त्यावर आपले व्यक्तिमत्व कधीच नाही बनत सर्वसाधारण माणूस तर शिक्षण आपल्या मुलांना तो शिकवेल की तो त्यांना जेवू घालेल हेच त्याला समजत नाही खरंतर शिक्षण इतका महाग झालंय की खूपच आजकालच्या

तर तेच government शाळेमध्ये मुलं जात नाहीत त्यांचे आई वडील त्यांना पाठवत नाहीत आता असं का बरं होतं हेच तर मला कधी कळत नाही ना तुला काय वाटते हो ना आता यावर तर खूप गंभीर विचार करण्याजोगती गोष्ट चालली आहे शाळा शिक्षण